फोर loopsचे मुख्य तत्त्व म्हणजे ब्लॉक ओएफ कोड ठराविक वेळा पुन्हा पुन्हा कार्यान्वित करणे
त्यासाठी सुरूवातीला व्हेरिएबल इनिशियलाईज केला जातो loopच्या शेवटी तो इन्क्रिमेंट करून कंडिशन तपासली जाते
त्यामुळे आपण व्हेरिएबल जितके वेळा इन्क्रिमेंट करू तितके वेळा आपला व्हेरिएबल लूप होईल
हे लिहायला थोडेसे क्लिष्ट असले तरी ते दिसायला सुटसुटीत असून व्यवस्थित कार्य करते
आता फोर असे लिहा
येथे आपल्या कोड चे हे तीन भाग आहेत
आणि हा आपला ब्लॉक आहे
आपल्याला एवढ्याचीच गरज आहे
आपले मुख्य घटक येथे असतील
आपण येथे echoटाईप करूनnum हे व्हेरिएबल बनवू या
याचा अर्थ आपण नम echoकरत आहोत
येथे आपण नम 1लिहू
1 नाही
कारण आपण येथे नम या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1अशी सेट करत आहोत
आता आपली conditionलिहू या
उदाहरणार्थ नम ल्ट 10 आता येथे इन्क्रिमेंट valueम्हणजे नम असे लिहू
अशा प्रकारे आपला लूप पूर्ण झाला आहे
येथे आपण Forटाईप केले आहे आणि num1 ही व्हेरिएबल व्हॅल्यू सेट केली आहे
मग आपल्याकडे नम्ल्ट 10 अशी कंडिशन आहे
अशा प्रकारे लूप चालू राहिल आणि नंतर नम आहे
नम हे येथे खालच्याऐवजी येथे चांगले दिसते
व्हेरिएबल येथे वरती डिक्लेअर करण्याऐवजी ते या कंसात डिक्लेअर करता येते
मी येथे लाईन ब्रेक विसरले आहे
आपण याच्या शेवटी लाईन ब्रेक समाविष्ट करू या
आता रिफ्रेश करा
आणि बघा
लूप दहा वेळा मिळाला आहे
आता हे असे लिहिले की नम 10 किंवा 10पेक्षा कमी असतानाच लूप होईल
यानंतर लूप संपून प्रोग्रॅम पुढे कार्यान्वित होइल
हे थोडे क्लिष्ट वाटत असले तरी तुम्ही याचे बेसिक समजून घेतल्यानंतर ते तुम्हाला अगदी सोपे वाटेल
या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज यांनी दिला आहे
सहभागाबद्दल धन्यवाद